आ गोलाकार फिट केलेले आहेत आणि आ तो झूला जो आहे तो अ सेंटरला एक स्टार लाल कलर च्या टुब लाइट्स आहेत.

इथे इमेजमध्ये एक गार्डन दिसत आहे आणि अ त्या गार्डनमध्ये विविध प्रकारची झाड आणि झुडप दिसत आहेत.

इथे इमेजमध्ये अ एक मोठ्या डोंगरावरतून फोटो घेतलेला आहे अ डव समोर एक आणखिन एक मोठा डोंगर दिसत आहे.

आणि खाली समोर जी आहे ती हिरवळीची खूप सारी--

इथे जी इमेज दिसत आहे ती इमेज जी आहे ती एका गुफेतील इमेज अशी दिसत आहे अ गुफेला अ पिलर्स आहेत आणि--

अ इथे जी इमेज दिसत आहे इमेज जी आहे ती गार्डन ची इमेज आहे.

टेबलच्या समोर खुडचीवर बसून काहीतरी डिस्कशन करत आहे समोर--

ही जी इमेज आहे ती एका अ एस.ई.एस. पॉलीटेक्निक कॉलेज ची इमेज आहे.

आणि ती मशीन जी आहे ती यल्लो कलर मध्ये आहे त्या मशीन चा अ जो हायड्रॉलीक पार्ट आहे ते दिसत आहेत आणि ती मशीन जी आहे ती एका रेल्वे ट्रॅक वरती उभी आहे.

अ वरच्या बाजूला म सीलिंग ला लागूनच अ काही अ जे एक्झॉस्ट अ विंडोज् असतात त्या विंडो दिसत आहेत.

अ काही अ डेकोरेटीव्ह पाम ची झाड आहेत. काही कुंड्यामधे झाडं दिसत आहेत.

इथे जी इमेज दिसत आहे ती इलाहाबाद बँक अ सोलापूर शाखा हीचा अ मेन एंट्रन्स चा फोटो आहे.

अ तिथे मेन एंट्रेन्सला ब्राऊन कलरचा आणि त्याला हॅंडल असलेला सिल्वर कलरचा दरवाजा दिसत आहे.

अ त्या अम इम गिटार ची जी अँप्लिफिकेशन साठी अ तिथे इन्स्ट्रुमेंट दिसत आहे गिटार जी आहे ती अ --

इथे जीम दिसत आहे ती छोट्या ओंकार कार्तिक पौर्णिमाके शुभ अवसरपर नगर--